येथे एक विजेचे खांब देखील दिसत असून--

व बांधकामासाठी लागणाऱ्या सगळ्या वस्तू इथे ठेवण्यात आलेल्या असून लोखंडी सळया येथे बांधण्यात आलेल्या दिसत आहे. तसंच पांढऱ्या रंगाच्या दोऱ्या देखील दिसत आहे.

हौदामध्ये हे पाणी इथे दिसत असून पानचक्की असं या ठिकाणाला म्हणतात. हौदामध्ये या पानचक्कीच्या हौदामध्ये अनेक माशे --

तसंच दुकानाच्या दरवाजावरती केकचे चित्र आणि बाळाचे चित्र देखील लावलेले आहे. जाहिरात देखील फलकावर करण्यात आलेली आहे.